तर आता आपण

आता अजून एक जो मुद्दा आहे की भारतीयांचा डायट्री पॅटर्न

त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ताच्या युगात एक प्रत्येक भारतीय एवरेज इंडियन. ते फक्त स्तेचाळीस ग्रॅम प्रोटीन पर डे कंजूम करतोय. जे की एकोणीसशे नव्व्यान्नव त्र्यांनवमध्ये

आपण आपल्या खाण्यामध्ये म्हणजे आहारमध्ये आपण राज की आपण काय केलंय फक्त कार्ब्स वाढवलेत

आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत जो एक इंडियन दिवसभरात शुगर खातोय ना तेवढा एक इंडियन जो शंभर वर्ष पूर्ण होता.

असे आपण किती लोकांना डायबेटिजची सुरुवात होते.

कारण आपण डाएटरी पॅटर्न एकदम असं व्यवस्थित आपण म्हणतो ना की

निवडक निवडक गोष्टी पिझ्झा आहे, बर्गर आहे बाकीच्या पण किती साऱ्या गोष्टी आपण खातो. तो प्रोटीनचे प्रमाण वाढलं पाहिजे. मे बी गव्हर्मेंट सेकंट्री काम करते की आपण जसं ओडिशामध्ये काम केले की त्यांनी

बाकीचे राळ असे जे मिलेक्स आहेत ना ते त्यांनी प्रमोट करायला सुरुवात केली. जो ओरीजनल डायट होता. आपण काय केलं ग्रीन रेव्होल्यूशन नंतर ना आपल्या हिते अ फक्त गहू आणि तांदूळ वरती जास्त फोकस केला गेला. आपल्या आहारात कार्ब्सचं प्रमाण वाढलं. कर्बोदकांचं प्रमाण वाढलं पण प्रथिनांचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे जो आता आपण आता समजा हे केलं नेशनल लॅब्रेरी कोणाचा सतरामध्ये सर्वे केला होता कोलकत्यामध्ये. हे बघण्यामध्ये की मुलं काय खातात आणि ते त्यांनी मागच्या चोवीस तासांमध्ये काय खाल्लं. तर त्यांना असं आढळून आलं की तीस टक्के मुलांनी

आणि पंचेचाळीस टक्के मुलांनी एक फळ सुद्धा खाल्लं नाही.

ही फळ तर म्हणजे एकदम ड्रिंक झालंय कारण एवढी महागाई होत चालली आहे. तर प्रत्येकाला फळ भेटणं शक्य नाहीये पण आता भाजी पण खाऊ नाही शकत मागच्या मागच्या दिवशी तीस टक्के मुलांनी भाजी पण नव्हती खाल्ली. विचार करू शाळतो की आपलं डाएट कुठं चाललंय

ग्रॅम्स प्रोटीन एन ऍव्हरेज परसन कंझ्युम करतोय. मग ऍक्च्युली प्रोटीनचं कसं असतं की मिनिमम

एका मिनिमम छोट्या मुलाच्या हिशोबाने सांगतोय. त्याला मिनिमम झिरो पॉईंट सिक्स

कंझुम करायला हवं जर तो एक्झरसाईझ करत असेल

रेग्युलर डाएट करतात त्यामुळे ऐटी ग्रॅम्स ऑफ

त्याच्यात प्रोटीन पण तुम्ही कसं घ्या नॅच्युरल

हां नॅच्युरल प्रोटीन घ्या सप्लिमेण्ट्री प्रोटीन घेऊ नका. कारण सप्लिमेण्ट्री प्रोटीन हे कोणाला गरजेचं आहे ज्यांना जे जिमला जातात जे हेवी एक्झरसाईझ करतात.

हां सोशल मीडियामध्ये बघून त्यांना जास्त येतं की हां आपण जिम केलं पाहिजे तुम्ही जिम करताय. पण एक ऍक्सेसिव्ह लिमिटच्या बाहेर नका करू. आपण जातो आणि पहिल्या दिवशी पन्नास किलो शंभर किलोचं वजन उचलल्यावरती

म्हणजे फिटनेस पण खूप वाढवीत आता ते कसंही वाढूदेत पण वाढलीत म्हणजे भरपूर असतात म्हणजे भरपूर तरुण लोकं

आणि म्हणजे भरपूर असं त्यांची ऍक्टिव्हिटी वाढली आहे त्यांची त्याच्यात इंटरेस्ट खूप येतोय

नाही ते पहिलं कसं होतं बाबा आता मधल्या वर्षात बघायला गेलं

इम्पॉर्टन्स नव्हतं एक्झरसाईझ वगैरेला काम वगैरेला. काम वगैरेला भरपूर इम्पॉर्टन्स आहे

एज ऑफ अबोव फोर्टी एज ऑफ फोर्टी फाईव्ह आहेत त्यांचं काम वरती खूप इम्पॉर्टन्स आहे. पण एक चांगली गोष्ट ही पण बघण्यात येति

मी आमच्या आजूबाजूला भरपूर सारी मुलं बघतो तर ते बोलतात की आम्हाला फिटनेस खूप इम्पॉरटंट आहे.

कारण आम्हाला म्हणजे त्यांना क्रीडा विषयी खूप

खूप आनंद वाटतं की बाबा मी जे कायतर सांगितलं होतं की क्रिकेट सांगा. किंवा फुटबॉल सांगा आजकाल लोकांना ते पण खूप आवडायला लागलंय म्हणजे इनफॅक्ट खूप एजेड लोकं पण आजकाल क्रिकेट फुटबॉल आपल्याला खेळायला दिसतात.

ही एजेड लोकं फुटबॉल क्रिकेट का खेळू शकतात?

म्हणजे आयुष्याकडं किंवा त्यांनी त्यांच्या बॉडीकडं

आता आपण बघतो पहिले लोकं शंभर शंभर वर्षाचे असून नव्वद एक ऍव्हरेज ऐटी ऐटी फाईव्हचे पकडून चलू. ते सुद्धा आपल्याला एकदम वॉलकिंग करताना दिसायचे ते पण एकदम ठणठणीत.

आता आपल्या इथं मुलांचं कसं होतंय

की जे आता आपण बघतो रेग्युलर लाईफमध्ये भरपूर मुलांना बघतो. मुलगा अर्धा किलोमीटर चालला

मला पोटात गोळा यायला लागलाय, मला जास्त चालता येणार नाही. किंवा मी आता थकलोच आहे माझे पाय दुखायला लागलेत.

तर ते पण एक चुकीचं आहे म्हणजे

एक डाएटरी आपण फॉर्म सांगू शकतो

तो जरा वेगळा होता म्हणजे हो त्यामुळे प्रोसेस्ड फूड प्रोसेस्ड फूड जरा कमी होते कमी हां प्रोसेस्ड फूड कमी होतंय त्याच्यात प्रॉपर घी आपण जे सांगतो जे घरचं शुद्ध घी होतं, दूध हे एकदम प्रॉपर होतं

हां पण तरीपण ठीक ये

हां तुम्ही ते क्लीन करून तुम्ही ते कंझ्युम करू शकता. काय प्रॉब्लेम नाहीये कारण आता सगळेच खातात हाईब्रेड नाहीये. असं सांगू शकत नाहीये ते हाईब्रेड आहे तर तुम्ही खाणारच नाहीये. पण तुला एक माहिती आहे का त्यात पण

पंजाब मध्ये आणि हरियाणामध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्ती आहे. कॅन्सरचे म्हणजे आपल्या बाकीच्या भागात पण जास्ती आहे भारताच्या. पण एक पंजाब आणि हरियाणा जास्त

जसं की आपल्या इथं पॅडीची किंवा गहूची तर काय होतं तिथं केमिकलचा फवारणी होते त्यामुळं पाण्यामध्ये असेल

त्यामुळे केसेस जास्ती होतात पण काय होतं की त्याला

की आपण म्हणून शकतो की हे मुळं होतंय उरियामुळंमुळं होतंय.

म्हणजे त्रास होतो

आणि एका केमिकल लॅबमध्ये एकदा विझिट केली होती. आम्ही आमच्या टीम बरोबर मी माझ्या टीम बरोबर विझिट केली होती एका केमिकल लॅबमध्ये तर

तिथं आम्ही असे भरपूर

अ कंपनी इंडस्ट्रिअल लॅब होती ती

रेडी असून सुद्धा म्हणजे त्यांचे ते किट्स असतात

आम्ही एक दीड तास पूर्ण ती लॅब फिरलो पन पण बाहेर आल्याच्या नंतर

खूप म्हणजे असं एकदम अनकंफर्टेबल वाटत होतं पूर्ण दिवस अनकंफर्टेबल झालं कारण ते

प्रमाण जो केमिकलचा होता. तो रेग्युलर बॉडी रेग्युलर आयुष्यात आपण करत नाही प्रमाण एकदम तो

नाकात जातो आपल्या शरीरात जातो आपण एक ऑब्व्हियसली हां आपोआप एक्स्पोज होतो तो शरीरामध्ये.

असतील की थोडीशी असतील वाईट परिणाम असतील कशाचे चांगले ही असतील पण ते बॉडीमध्ये एकदम एक्स्पोज होतात तर केमिकलचं कसं आहे जो माणूस केमिकलमध्ये काम करतो त्याला खूप त्रास होतो आता आपण हे पण सांगू शकतो. की म्हणजे आता काय बोलू आपण खूप म्हणजे केमिकल की बॉडीमध्ये गेलं की केमिकल एक आपलं वेगळंच काम करतं. आपल्या बॉडीमध्ये भरपूर केमिकल्स काम करतात. आपल्याही बॉडीमध्ये भरपूर केमिकलचं प्रमाण आहे. आपली बॉडी पण एक केमिकल बनलेली आहे. हां ती नॅच्युरली ती वेगळी आहे ती याच्यामध्ये अजून दुसरे केमिकल्स येतात आपल्या बॉडीमध्ये. ती नॅक्युरली आहेत आणि हे ती आपल्या बॉडीमध्ये ती नॅच्युरल ग्रो होती. पण हे बाहेरून येणारे केमिकल्स आपल्या बॉडीला अजून हार्म करतील.

अच्छा तर मी आता तुम्हाला एक असं विचारतो की आपण म्हणतो ऑरगॅनिक फार्म जे आपण रासायनिक खतांचा वापर केमिकल्स वापर नाही करणार. म्हणजे जे आपण ऑरगॅनिक फार्म करतोय जे आता

अ तिथं त्यांनी ऑरगॅनिक फार्म तिथं केमिकल फर्टिलायझर्स अलाऊ नाही करत ते. आणि ते जे बाकीचे ते थोडे थोडे प्रयत्न करतात पण प्रॉब्लेम काय आहे ऑरगॅनिक शेतीमध्ये की त्याचं आउटपुट कमी असतं.

ते मी बी साईझला थोडे स्मॉल असतील थोडे मोठे असतील छोटे असतील पण जे जे आपण रासायनिक खत वापरतो ना त्याची साईझ एकदम सेम अशी गोल गोल मोठी मोठी असतात. ते प्रॉडक्टिव्हिटी जास्त आहे त्याच्यामुळं काय होतं की आता आपण असं कारण दिलं जातं की एवढ्या मोठ्या जनतेला एकशे तीस करोड भारतीय जेवण द्यायचं असेल आपल्याला. किंवा त्यांना जर फूड द्यायचं असेल तर आपल्याला रासायनिक खतांचा वापर केला पाहिजे. मी बी आपण स्लोली स्लोली ट्रांझॅक्शन करू शकतो की आता आपण एक फाउंडेशन आहे पाणी फाउंडेशन हे पण प्रयत्न करतातयेत की लोकांना एक त्याच नॅच्युरल पद्धतीने कसं काय जास्त पीक घेऊ शकतात.

तर मी बी सरकार करत आहेत. अजून थोडासा लोकांना अवेअरनेस दिलं पाहिजे आणि लोकांना हेल्थ कॉन्शिअस जी आहेत ती बघून घेतात. की हां ऑर्गॅनिकली आहे. त्याची प्राईस पण जास्त होते त्याच्यामुळे आपल्याला एक्स्पोर्टला पण मदत होईल आणि ते आपण बाहेरचे लोकं घेतात आता आपला एक राईस होता बासमती राईस तो युएईमध्ये गेला होता किंवा युरोपमध्ये गेले तर ते लोकांनी केला कारण सेरिटरी आणि फायटोसॅरीटरी ए त्याचे जे स्टँडर्ड्स होते ते मॅच नव्हते करत. आपण त्या बाबतीत पण थोडासा विचार केला पाहिजे आणि आपण ऑरगॅनिक जास्त केली पाहिजे किंवा

आपल्या भारतामध्ये जे बाकीचे लोकं त्यांना टार्गेट करून मग आपण इनकम पण वाढवू शकतो. आणि ते काही प्रॉब्लेम असा आहे की लोकांना तसा तो एक दिलं समजा हॉर्लिक्स ये, कॉम्प्लेन आहे जे की सांगतात की आम्ही दोन पट दोनपटीने आम्ही ग्रोथ वाढवतो. किंवा जे बोर्नव्हिटा आहे आता जे त्याच्यात दुसरं कुठलं आपण त्याच्या मागचं पॅकेट जर बघितलं त्याच्यातले कंटेन बघितले तर त्याच्यामध्ये मेबी मेबी फोर्टी पर्सेंट शुगरच असते. बोर्नव्हिटा मध्ये फोर्टी पर्सेंट तर शुगरच आहे. वीस ग्रामचं पॅकेट असलं तर चौदा ग्रामची फक्त शुगरच असते. आणि प्रॉब्लेम असा होतो की लोकांना वाटतं की हां हे खूप पौष्टिक आहे. त्यामुळे ते घेतात आता आपण आणि असं की म्हणजे त्याच्या मागची लोकं कंटेन बघत नाहीत की त्याच्यामध्ये मैदाच टाकलेला आहे. प्लस थोडंसं व्हीट टाकलं. लोकं मागं कंटेन वाचून बघतच नाही की त्याच्यामध्ये काय आहे काय नाहीये. कुठले वापरलेत. कुठले वापरलेत लोखंड नाही. आणि हाईड करतात आता ते तो फूड स्टॅंडर्ड आणि अथॉरिटीचा तसं हे ऑर्गनायझेशन म्हणजे जी फूड बाबत रेग्युलेशन त्या गोष्टी बघता आपल्या देशामध्ये

ती गोष्ट अशी बघतीये की आता त्यांनी काय द्यायचं. की हां गुड आहे खाण्यासाठी. हे मिडीयम रेंज चं आहे हे प्लेन अशी त्यांनी त्यामुळं सुधारणा होईल. तर लोकं एवढं मागं घेऊन बघत नाहीत. त्याच्या पुढं जर स्टॅंडर्ड दिले की हां हे कंझ्युम करण्यासाठी चांगलं आहे का? ते हानिकारक आहे का ते नाही का असं ग्रीन आणि रेड रेंजमध्ये तर ते आता प्रयत्न चाललेत त्यांचे.

आता गव्हर्नमेंटनी चांगलं काम केलंय की म्हणजे जो आता आपण फूड पॅकेट बद्दलच बोलत होतो. ते ऍड करेल याच्यात. की त्यांनी काय केलाय की आता. पर ग्रॅमच्या हिशोबाने तुमच्या किती प्राईस होते म्हणजे समजा आता एक शंभर रुपयेच एक पॅकेट आहे.

एक ग्रॅमच्या यांच्यात तुम्ही किती म्हणजे एक ग्राम बनवायला तुम्हाला किती रुपये लागले तर त्यांनी ते पण आता स्पेसिफाय करायला लावलंय म्हणजे एक ती चांगली गोष्ट आहे.

इकोनॉमिकली आपण बघायला गेलो तरी चांगली गोष्ट आहे लोकांना समजतं की बाबा हे एवढं महाग आहे. एका ग्राममध्ये आपल्याला

म्हणजे जसं आता तुम्ही सांगत होता ते मागं ते पण चेंज करायला हवं. बरोबर आहे तुमचं ते पण थोडं आपलं अ बघायला हवं की अजून आपण किती चांगल्या पद्धतीने सगळे कंटेन्स लिहू शकतो. किती चांगल्या पद्धतीने आपण सगळं काही करू शकतो. आणि एक अजून मी सांगू शकेल की म्हणजे जसं आता माग आपल्याला लिहिलंय. अ लिहून देतात कंटेनमध्ये हंड्रेड ग्राम अ म्हणजे एक हंड्रेड ग्रॅमच्या हिशोबाने आपल्याला लिहून देतात आपल्याला बराबर. तर हंड्रेड ग्रामच्या हिशोबाने ने लिहून देता तुम्ही त्या स्पेसिफिक

पॅकेटचा जेवढा ग्राम आहे त्याच्या हिशोबाने हां पर ट्वेन्टी ग्राम मध्ये केवढं आहे किंवा केवढे फॅट आहे?

म्हणजे दुकानात हे कन्फ्युज होणार नाही. आता आपण बघायला गेलो म्हणजे परत मी येईल प्रोटीनकडं

तर आपल्या इंडियामध्ये एक सोयाम्हणून एक खूप चांगलं ये. जे एज या व्हेजिटगेरीअन मी सांगेल की सोया सोया चंक्स तुम्ही खाल्ले असतील भरपूर सारे लोक खातात. सोया चंक्समध्ये अल्मोस्ट फोर्टी ग्रॅम्स ऑफ प्रोटीन आहेत.

जे फोर्टी पर्सेंट

म्हणजे खूप प्रोटिन्स आहेत त्याच्यात. तर लोकं कंझ्युम करू शकतात. जे ते पण लोकं असं स्नॅक्स सारखं कंझुम करू शकतात कारण त्याला चांगलं व्यवस्थित बनवलं फिटनेस ते पण की त्याच्या ते पण ते पण की त्याच्यामध्ये खास प्रकारचं तेल वापरलं गेलंय. रिफाईंड ऑइल नाही वापरलेलं.

जे की आपल्या इथं समजा बाकी कधी नाही वापरलेलं पामतेलच वापरलं जातं. पाम तेल कितपत चांगलं आहे लोकांसाठी?

कितपत नाहीये हे पण याचा पण थोडासा अभ्यास झाला पाहिजे ना आणि आपण आता हे हे झालं आता आपण तिसरं बघूया की स्मोकिंग आणि ड्रिंकिंग

चार मधला एक माणूस आहे ज्याला हार्ट अटॅक ने डेथ होती त्याची.

त्याचा असा म्हणजे असा की एक स्टडी केला गेला की तेहतीस टक्के. हे स्मोकर्सचं प्रमाण वाढलं मागच्या सतरा सतरा वर्षांमध्ये. आणि पंचावन्न टक्के अल्कोहोल जे कंझ्युम करतात समजा एक माणूस जर कंझुम करत असेल एकोणीसशे नव्वदमध्ये तर दोन हजार बावीसमध्ये पंचावन्न लोकं अल्कोहोलचं सेवन करत आहेत म्हणजे ते कंझुम करत आहेत. हे जे किती डिफरंस आणि स्मोकिंग दोघांमध्ये वाढलंय मेलमध्ये आणि फीमेलमध्ये मेलमध्ये जर समजा. नॉर्थ आणि नॉर्थईस्टमध्ये आहे तर हे साऊथमध्ये वाढलंय. पूर्वी कसं होतं यांचं प्रमाण का वाढलंय मी तुम्हाला एक रिजन पण सांगतो.

जसं आपलं बोलणं होतं आपला जो कल्चर आहे तो कल्चर कल्चर नाही सांगू शकत मी

प्रत्येक स्ट्रेसमुळं लोकं सिगरेट घेतात, लोकं अल्कोहोल कंझ्युम करतात.

लोकांना असं वाटतं की स्ट्रेस कमी करायला आपण सिगरेट घेऊ

किंवा आपण अल्कोहोल कन्झ्युम करू आता आपण म्हणजे कितीतरी लोक तरुण मध्ये बघतोय म्हणजे बघतोच आहे आपण रेग्युलरमध्ये